तेच ना काही नई होईल adjust मंग तेथ gadi बिडी

कधी sir लोक येत नाही lectur होत नाहि collage नई काय नई काय करणार ए हान यांच्याच

चल भाऊ done हान चालेल done परंपरांच्या क्रियम हम्म मंचिद मंचिद सह्यगिरी सह्यगिरी दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस हे आपल्या मही महाविद्यालयाचे वार्षिक

नगर नगरातून मूल्यमापन झाल्यानंतर आपणास मी हे मानपान मिळाले आहे. इथून पुढच्या काळात महाविद्यालयाची प्रगती आधी गतीने व्हावी याची जाणीव आपल्या सर्वांना हवी आहे. दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस या वार्षिक वर्षात आपले आपण केलेल्या कामकाजाच्या आली की इथे सारास रूपाने स अह स अह सादर करत आहे हे शिक्षण वरचं रयत शिक्षण संस्थेतील ज्यांना छापील वर्ष आहे चार ऑक्टोबर दोन हजार अठरा ला प्रारंभ झाला. आणि चार ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस ला समारंभ वर्ष पूर्ण होते आहे. आपल्या संस्थेत हे वर्ष विविध उपक्रम उपक्रम घेऊन साजरे करावे करावयाचे ठरवले त्या नुसार महाविद्यालयात विद्यालयासाठी रांगोळी काम रांगोळी जास्त करून चित्रकला पकला वक्तृत्व निबंध भारता इत्यादी विविध समाधानाच्या आधी आयोजन आपण केले का करावी तरी संस्था महिला चित्र फेरी काढली विद्यालय विद्यालयांना तर जाणार झाल्यानंतर भंडारी विविध व्यवसायाने आपण योजना केली महा विद्यार्थी किसान व गौतम मन बनसोडे यांची रयत शिक्षण संस्थेची वाटचाल चालू व सामाजिक योजना या विविध भाषणे आयोजित केली. आम्ही ती करण्यासंबंधी कर्नल RR यादव मनज शिवाजीराव शिंदे यांनी महावीर S जाधव यांचे व्यवसाय व्यवस्थायिक झाले. स अह सध्यातील विविध कार्यक्रमात महावीर जी गायकवाड महासाहेबराव येथे येथील महाअर्चना विसरून विष्या पुरे महा दास दत्ता शेठ बदलले हे सहभागी झाले यावर्षी क्रीडा वि भागातून तून दिव्य कुंभार याने कस्तुरी कस्तुरी विद्यापीठ राज्य आणि आंत्र विविध संबंधेपेठे आणि चांगली कामगिरी केली शिवाजी विद्यापीठ महिला पूर्वीसारख्या संघात त्याची निवड झाली. खेलो इंडियन या शतकात दोन हजार रुपयात पारितोषिक तिने मिळवले. अभिमान अभिमानातून निबंध यांना CM कबड्डी संबंध संबंधित उप अवधी देता होते टोपी मिळाली कस्तुरी पुष्पगुच्छ देताना गावोगावी त्यांनी प्रथम क्रमांकाचे यश मिळाले. अक्षय वाघ यांना ही सीएम अगदी देता मटका गल्ली गल्ली प्रथम क्रमांक मिळवला सावधान college जनरल सिम् सिम simple उत्पादन केल कला व संस्कृती विभाग महार्त विद्यालय त्याची विविध कला कधी प्राप्त करून देण्यास आले राज्य निवडणूक आहेर आरोग्य त्याची निमिष पुरा जिल्हाधिकारी सातारा यांनी लोक लोक शाही संस्थापक निवडणुकीत या विषयावर घेतले. रांगोळीच्या सपन जय करून अपेक्षा बाजरी बाजरी राव बाजीराव मांढरे यांनी जिल्ह्यात प्रथम आणि लोक प्रमुख व पूर्ण संबंधित जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून अमित दलवाई तरी रिचार्जे इसनास्क पुणे यांनी घेतलेले राज्य निबंध संबंध कोण प्राण अविनाश पवार येथे होत.

घ्या वयास सिंगा सिंगापूर कॉलेजही सिंग गफूर यांना घेतलेली घेतलेल्या कथलेल्या संबंधित विद्यापीठात पिठाचा येते क्रमाने क्रमांकाचे परी तोषक करून प्रगती आणली विराणी हे मिळालेले यश माझी सर्व योद्धा विद्यालयाचे मी आणि आनंद अभिनंदन करतो या ची युवा ना मस्त सूचना संबंधित तीन विद्यालयाच्या रयत हवी अवि अविष्कार सु संस्कृत कल्पना प्रकरण व शिवाजी विद्यापीठ कोळापुर अविष्कार महत्व या मध्ये आपल्या चार मुद्यातील सहभागी झाल्या. पटकन प्रेरणा देण्या देण्यासाठी पाहिली नामदास यांच्या योजना आयोजित केल्या कॉलेज युद्ध घटना आहे पाच केंद्र स्थान सात्विक करून त्याआधारे उद्योगाचे महत्त्व व योजना करण्यात आली उद्योगाच्या मूल्याची ती आयो जित करण्यात आले आलेल्या महत्त्वाच्या उदय लोखंडे महाविद्यालयाचे प्रधान करायचं योजना केली पण

व्यावहारिक कौशल्य माहिती मिळाल्यास हेतू या तेरा course चालविण्यात आले विशेष bosscourse अतिशय प्रभावीपणे चालविण्यात आला कम कंपनीद्वारे विद्यार्थ्यांना साधने देतात देण्यात आली. विवेक वहिनी द्वारा तराजू शिवाय निमित्त दीपावली दीपावलीसाठी पहाटे मुक्त दीपावली अभियान तसेच या मुक्ती कार्यक्रम जोडी जोडीदाराची निवड कार्यशाळा घेऊन

आयोजित करण्यात आली नवीन मूल्य मानून प्रक्रिया याविषयी वरडोह आणि यांचे व्यवसाय झाले परीक्षण या समोर जाताना या विषयावर पळा गौतम म्हणाला सर्व कडे त्यांच्या व्यवसायाला झाली विद्या महाविद्यालयात

प्रयत्न करायचे संबंध केले लोक फक्त या चे टेलिव्ही विद्याने विधाने अविष्कार व यशवंत ह्या भीती संबंध केले लोक फक्त या तील legend वैरी विज्ञान विषयी साद करून मध्ये मध्ये जाऊन घेतले व्याज विभागात विमा क्षेत्राने करण्याच्या सं अह संधी व भौगोलिक क्षेत्रात करण्यात

आश्रमात शाळेत संत ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायचे प्रवर्तयोगी व तत्वज्ञ होते ते तेराव्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते त्यांचा जन्म बावीस ऑगस्ट इसवीसन बाराशे पंच्च्याहत्तर शैली वाहनशके एकोणीसशे सत्याण्णव युगावर या वयेत झालेला आहे त्यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते त्यांना माउली देखील संबोधल्या जायचे फक्त वर्षाच्या सोळाव्या वर्षात आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी भगवते वरील भाष्य आणि अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली देवगिरीच्या यादव घराण्याच्या अश्रव्याने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या यात असलेल्या साहित्य कृती आहेत आणि या रचना मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात संत ज्ञानेश्वराच्या विचांरामध्ये अद्वैतवादी वेदांत तत्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे त्यांच्या वारशाने एकनाथ आणि संत तुकाराम यांसारख्या संत कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी विठोबा कृष्ण भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत संत ज्ञानेश्वरांनी इसविसन बाराशे शहाण्णव मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेवपासष्टी व हरी हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत

त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना अज्ञातिक प्रेरणा मिळाली ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्य रचना करताना बाप विठ्ठलसुत बाप रखुमाईवर ज्ञाना ज्ञानाई ज्ञानाबाई आणि ज्ञानदेव हि नावेही वापरली आहेत हरिपाठ या ग्रंथाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथ नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे ती अशी आदिनाथ म मत्स मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांचे बालपण ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी शके आकराशे सत्यांणव इसविसन बाराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होते

एक अकराशे नव्यान्नव व बाराशे एक मध्ये झाला. काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे एकोणविशे नव्वद एकोणविशे त्र्याण्णव अकराशे शाण्णव व अकराशे नव्यान्नव मध्ये झाला आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळातच विरक्त संन्यासी होते विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले त्यांच्या आज्ञानुसार पुन्हा गृहथाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली

विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडाची हेटाळणी करीत असे गावाने त्यांना त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले परित्यक्त ब्राम्हण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राम्हणांनी नाकारले त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले त्यावर केवळ देहदंडाची शिक्षा आहे असे ब्राम्हणाना हि सांगितले. मुले संस्कारापासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यातील भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतांनी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहांन्त प्रायश्चित घेतले आई वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडाना लोकांकडून फार त्रास दिला गेला त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या पुढे हि भावंडे पैठणला गेली आणि तेथे त्यांनी ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आह भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राम्हण दुःखी होत असत त्यांनी विचार केला कि आई वडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे शेवटी बाराशे आठ्यांऐशी साली पैठण मधील ब्राम्हणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून समाजात सम्मिलीत केले भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले ज्ञानेश्वरांचा जन्म इसविसन बाराशे पंच्याहत्तर मध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवशी यादव राजा रामदेवरावांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी आपेगावच्या मराठी देशस्थ ब्राम्हण कुटुंबात झाला देवगिरी राजधानी असलेल्या या राज्याला शांतता आणि स्थिरता लाभलेला होती तेथील राजा साहित्य आणि कलांचा संरक्षक होता संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचे चरित्रात्मक तपशील त्यांचे शिष्य सत्यमलनाथ आणि सच्चीदानंद यांच्या लिखाणात जतन केलेलं आहे

ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील अधिक स्वीकृत परंपरेनुसार त्यांचा जन्म इसविसन बाराशे पंच्याहत्तर मध्ये झाला आणि त्यांनी बाराशे ष्यान्नव मध्ये संजीवन समाधी घेतली इतर स्तोत्रांनुसार त्यांच्या जन्म बाराशे एक्काहत्तर मध्ये झाला होता ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांचे जीवन संत ज्ञानेश्वरांच्या सुमारे एकवीस वर्षांच्या अल्पायुष्यातील चरित्रात्मक तपशिलांबद्दल वाद आहे आणि त्यांची सत्यता संशयास्पद आहे रेड्या ला वेद वदवण्याचा प्रसंग आणि चालत्या भिंतीवर स्वार होऊन एका योगीला नम्र बनवण्याची त्यांची क्षमता यासारख्या दंतकथा आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांनी उपलब्ध साहित्य भरलेले आहे उपलब्ध असलेल्या स्रोतांनुसार ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे गोदावरी नदीच्या काठावरील आपेगाव गावातील कुलकर्णी होते कुलकर्णी हे वंशपरंपरागत लेखापाल असायचे जे सहस्त्र ब्राम्हण होते जे गावातील जमीन आणि कराच्या नोंदी ठेवत

आध्यात्मिक शिक्षणाची इच्छा होती त्यांच्या वडिलांच्या मृत्यूमुळे आणि लग्नापासून त्यांना मूल न झाल्यामुळे त्यांचा जीवनाबद्दलचा भ्रम वाढला अखेरीस आपल्या पत्नीच्या संमतीने त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि संन्यासी म्हणजे त्यागी होण्यासाठी ते काशीला निघून गेले या घटनेच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे नाथ योगी संप्रदायातील शिक्षकांच्या पंक्तीत होते आणि अत्यंत धार्मिक असल्यामुळे ते वाराणसीच्या यात्रेला गेले होते तेथे ते एका आध्यत्मिक गुरूला भेटले आणि त्यांनी पत्नीच्या संमतीशिवाय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला विठ्ठलपंतांना त्यांचे आध्यात्मिक गुरु रामा शर्मा यांनी संन्यासी म्हणून दीक्षा दिली ज्यांना विविध स्रोतांमध्ये रामानंद नृसिहांश्रम रामव्दय आणि श्रीपाद असेही म्हणतात ते रामानंद संप्रदायाचे संस्थापक रामानंद नव्हते जेव्हा राजा रामाश्रमाला समजले कि विठ्ठलपंत आपले कुटुंब संन्यासी होण्यासाठी मागे सोडले आहे तेव्हा त्यांनी विठ्ठलपंतांना आपल्या पत्नीकडे परत जाण्याची आणि गृहस्थ म्हणून कर्तव्ये पार पाडण्याची सूचना केली विठ्ठलपंत आपल्या पत्नीकडे परत आल्यानंतर आणि आळंदीत स्थायिक झाल्यानंतर रखुमाईबाईनी चार मुलांना जन्म दिला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान

तत्कालीन ORTHODOCS ब्राम्हणांनुसार ही घटना म्हणजे एक संन्यासी व्यक्ति पाखांडी म्हणून गृहस्थाच्या रूपात परतली होती ज्ञानेश्वर त्यांचा भावनांना भावांना ब्राम्हण जातीच्या पूर्ण प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पवित्र धागा समारंभ घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला याचा अर्थ ब्राम्हण जातीतून बहिष्कार

शेवटी विठ्ठलपंत आपल्या कुटुंबासह नाशिकला निघून गेले एके दिवशी नित्य विधी करत असताना विठ्ठलपंतांचा सामना एका वाघाशी झाला विठ्ठलपंत आणि त्यांच्या चार मुलांपैकी तीन मुले पळून गेली परंतु निवृत्तीनाथ कुटुंबापासून वेगळे झाले आणि एका गुहेत लपले गुहेत लपले लपून बसले असताना त्यांना गहनीनाथ भेटले ज्यांनी निवृत्तीनाथांना नाथ योगींच्या बुद्धीची शिक्षा दीक्षा दिली नंतर विठ्ठलपंत आळंदीला

त्यांनी प्रायश्चित म्हणून जीवन त्यागण्याची सूचना विठ्ठलपंतांना केली विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांना छळमुक्त जीवन जगात येईल या आशेनें इंद्रायणी नदीत उडी मारून एका वर्षातच आपला जीव दिला इतर स्रोत आणि स्थानिक लोक परंपरा आसा दावा करतात कि त्या दोघांनी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली

ज्ञानेश्वर त्यांच्या भावंडांना नाथ हिंदू सजीव परंपरेमध्ये स्वीकारले गेले. त्यांचे पालक या परंपरेत आधीपासूनच होते. नंतर तिघे भाऊ, बहीण मुक्ताबाई हे सर्व प्रसिद्ध योगी आणि संत कवी बनले संत ज्ञानेश्वरांचा प्रवास आणि मृत्यू संत ज्ञानेश्वरांचा प्रवास आणि मृत्यू ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिल्यानंतर हि भावंडे पंढरपूरला गेली तिथे त्यांची भेट नामदेवांशी झाली जे ज्ञानेश्वरांचे जवळचे मित्र बानले ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी भारतभरातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि तिथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायात दीक्षा दिली ज्ञानेश्वरांच्या अभंग नावाच्या भक्ती रचना याच काळात रचल्या गेल्या असे मानले जाते पंढरपूरला पारतल्यावर ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना मेजवानी देऊन सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये बहिरात यांच्यानुसार गोरोबा कुंभार सावता माळी अस्पृश्य असलेले संत चोखोबा आणि परिसा भागवत ब्राम्हण यांसारखे अनेक समकालीन संत सहभागी झाले होते काही विद्वान नामदेव आणि ज्ञानेश्वर हे समकालीन होते

आणि त्याऐवजी नामदेव चौदाव्या शतकाच्या उत्तराद्रातील होते असे ते मानतात मेजावानीच्या नंतर ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली ही प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली खोल ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती संजीवन समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली संजीवन समाधीबद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि अं विधुत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश सुद्धा ऊर्जा यांच्यातील संबंधांबद्दल जोरदारपणे सांगितले आहे हिंदू Calendor कार्तिक माहिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा एकवीस वर्षांचे असताना संजीवन समाधीत प्रवेश केला त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे त्यांच्या निधनाने नामदेव आणि इतर उपस्थितांनी शोक केला परंपरेनुसार नामदेवांना भेटण्यासाठी ज्ञानेश्वरांना पुन्हा जिवंत करण्यात आले होते यासाठी नामदेवांनी नंतर विठोबाकडे परत त्यांना परत आणण्यासाठी प्रार्थना केली होती डॅलमायर लिहितात कि हे खऱ्या मैत्रीच्या अमरत्वाची उदात्त आणि प्रेमळ अंतः करणाच्या सहवासाची साक्ष देते अनेक वारकरी भक्तांचा आसा विश्वास आहे कि ज्ञानेश्वर महाराज हे आजूनही जिवंत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे चमत्कार ज्ञानेश्वराच्या जीवनाशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत त्यापैकी एक म्हणजे त्यांचे शिष्य

या मुलांना गुंडगिरीचा त्रास होत असताना जवळच्या रस्त्यावर एक माणूस म्हातारा म्हशीला हिंसकपणे मारत मारहाण करत होता यामध्ये ती जखमी म्हैस रडून रडून खाली कोसळली ज्ञानेश्वरांनी त्या माणसाला म्हशीच्या काळजीपोटी थांबायला सांगितले एका पशुबद्दल अति काळजी असण्यासाठी आणि वेदांच्या शिकवणींबद्दल बेफिकिर असल्या साठी ब्राम्हणांनी ज्ञानेश्वरांची थट्टा केली ज्ञानेश्वरांनी प्रतिवाद केला कि खुद्द वेदांनीच सर्वच जीवन पवित्र कामाचे प्रकटीकरण मानले आहे संतप्त पुरोहितांनी निदर्शनास आणून दिले कि ज्ञानेश्वरांचा तर्क असे सूचित करतो कि प्राण्यांनाही वेद शिकले शिकता आले पाहिजेत नंतर निश्चल ज्ञानेश्वरांनी मग म्हशीचा कपाळावर हाथ ठेवला आणि ती म्हैस खोल आवाजात वेद म्हणू लागली रेईन डेल्नायर यांच्या मते हि कथा ज्ञानेश्वराच्या चरित्राचे अचूक प्रतिबिंबित करते कि नाही याविषयी चिंता नसावी mathew three point nine मधील जेरुसलेममधील येशूच्या कथेप्रमाणे या कथेचे प्रतीकात्मक महत्व फार मोठे आहे आणखी एक चमत्कारात ज्ञानेश्वरांना चांगदेव जे एक कुशल योगी होते त्यांनी आव्हान दिले होते चांगदेवांनी आपल्या जादुई सामर्थ्याचे वाघावर स्वार होऊन हा पराक्रम साकारला होता चालत्या भिंतीवर स्वर होऊन ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना नम्र बनवले ज्ञानेश्वरांनी पासष्ट श्लोकांमध्ये चांगदेव पासष्टी या नावाने चांगदेवांना सल्ला दिला नंतर चांगदेव हे ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांचे शिष्य बनले ज्ञानेश्वरांचे कार्य ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते नेवासे क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाआशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली खरे पाहता ज्ञानेश्वरांनी हि टीका सांगितली सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली या ग्रंथास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका असे म्हणतात हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयाचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली आहे कर्मयोग ज्ञानयोग व भक्तीयोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे नऊहजार ओव्या आहेत हा ग्रंथ इसविसन बाराशेनव्वद मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते त्यांचा दुसरा ग्रंथ आनुभवामृत किव्हा अमृतानुभव होय हा विशुद्ध तत्वज्ञानाचा जीव ब्राम्ह ऐक्याच्या ग्रंथ आहे सुमारे आठशे ओव्या दहा प्रकरणे या ग्रंथात आहेत तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे

पण त्यांचा अहंकार गेला नव्हता यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले पासष्ट ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय यात अद्वैतसिद्धांतांचे अप्रतिम दर्शन आहे संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आठवीस अभंग हा नामपथ आहे यात हरिनामाचे महत्व सांगितले आहे

या यात्रेनंतर ज्ञानेश्वरमाऊलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला संत नामदेवांच्या समाधीच्या अभंगा मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात अन्य संतांची मानसिक स्तिथी त्यांच्यासह समाजाला झालेली दुःख खुद्द नामदेव महाराज्यांच्या वेदना ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगात आढळतो जो जे वांछील तो ते लाहो असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या

अर्थ दिला वाड्मय निर्मितीबरोबरच त्यांनी अध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयन्त चंद्रभागेच्या वाळवंटात केला

भगवद गीता मराठीतून लिहिली आहे ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली कार्तिक वध त्रयोदशी शके बाराशेआठरा दुःख दुःखमनांन संवत्सर बाराशे बाराशे शहान्नव गुरुवार हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडानी आपआपली इहलोकाची यात्रा संपवली इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज्यांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वध षष्टी ते आमावास्येपर्यंत साजरा केला जातो यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्व आहे प्रभाव आणि वारसा ज्ञानेश्वरांच्या जीवनातील आणि लेखनातील घटक जसे कि त्यांनी पुरोहित वर्गाच्या संकोचवादावर केलेली टीका कौटुंबिक जीवनात अडकून पडणे

प्राथमिक उदाहरण आहे तसेच भक्तीचा महत्वपूर्ण स्रोत आणि केंद्रबिंदू म्हणून विकसित झाले आहे दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायाचे

या पालखीमध्ये ज्ञानेश्वरांच्या प्रतीकात्मक पादुका नेल्या जातात ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत नेल्यामुळे वारकरी चळवळीतील नंतरच्या कवी संतना त्यांच्या कलाकृतींसाठी प्रेरणा मिळाली ज्ञानेश्वरांचे चिव्दिलासचे तत्वज्ञान हे नामदेव आणि एकनाथ यांसारख्या वारकरी लेखकांनी त्यांच्या स्वतःच्या कृतींमध्ये स्वीकारले एकनाथांच्या हस्तमलक आणि स्वात्मसुखमध्ये अमृतानुभवाचा प्रभाव दिसून येतो तुकारामांच्या कृती मायावादाचे खंडन यासारखे ज्ञानेश्वरांच्या तात्विक संकल्पना आत्मसात करतात आणि स्पष्ट करतात तुकारामांचे साहित्य आणि ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ अमृतानुभव चांगदेव पासष्टी भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने ओळखला जातो स्फुटकाव्ये अभंग विराण्या आदी हरिपाठ श्री ज्ञानदेव हरिपाठ ज्ञानेश्वरा वरील ज्ञानेश्वरांच्या ग्रंथावरील पुस्तके अमृतानुभव रानबा रानडे अमृतानुभव पंडित सातळेकर अमृतानुभव आर्थिक सार्थ सादन्वय चांगदेव पासष्टी विष्णुबुवा जोगमहाराज

संत ज्ञानेश्वर समाधी रहस्य आणि जीवन चरित्र प्रवचन संग्रह प्रवचनकार आणि लेखक तत्वदर्शक सरश्री अहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय या नावाचे Collage आहे तसेच या शहरात संत ज्ञानेश्वरांच्या नावाने उद्यान आहे याचे संगोपन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान करते आळंदीला ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि तिने चालवलेले ज्ञानेश्वर विध्यालय आहे हि प्रशाला भावी कीर्तनकार प्रवचनकार घडविणारी प्रबोधन शाळा आहे औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल गावी श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान ची वेद शाळा आहे महाविद्यालया त विद्यार्थी हाच अशा आशावाद रुजण्या वाटण्यात या प्रत्यक्षा प्रत्य चालू आहे. मूल्य संस्कार आणि ज्या व्यासपीठ पातळीवर व्यवसाय वैस भरात व्यवहारांची याची जाणीव करून दिली जात आहे. या वार्षिक अंका मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत भाषेला. लियल दिलेले आपल्या विद्या च्या भावना विचार प्रकट झाला झाले आहेत. परत परिषद कशाही असल्या असलेली तरी भरून. करीता परिस्तिथी बदल केले पाहिजे. हा मूल्य, विचार आणि लेखात प्रकार त्या होत्याच. मराठी मध्ये पूजा भाषेची नवा जन्म ही एकाएकी आत्मा. करायला करण्याची शेतकर् यांना -एक नवा जन्म देतात दिसते मुलं जन्मा. शब्दा ची निर्मिती. आनंद या आनंद यात्री पू ल देशपांडे हा लेख ई. ऐकल्यास करून लिहिले ला हे एकच ह्या आत्मकथा पाळल्यास मुळे. मनाला जे एकते वाटते ते त्याचे अनुभव कथन केले आहे. देशात समान नागरी कायदा कायदा असावा ही भावन प्रजे ला प्रजा लेखात वेधले होते. संपत्ती च्या पश्चिम मुळे